बिल्डिंग ला बगल्यास असं वाटतंय ती एक शाळा असेल या--

दिसण्यासाठी फोटो मध्ये हायवे सारखं छायाचित्र दिसून येत आहे त्यामध्ये काही गाड्या येत आहेत एक ऑटो एक व्यक्ती आपल्या गाडीला हात पकडत चालवण्याचा प्रयत्न करतो आहे समोर काही गाड्या गेलेल्या आहे.

तिला अजूनही पूर्णपणे पेंट केलेला नसून--

त्या हेतूने ती लोक तिथे गोळा झालेली आहेत.

सदर चित्रामध्ये एक फ्लायओव्हर दिसतो आहे.

सदर चित्रामध्ये एक रोड दिसतो आहे रोड च्या बाजूला बिल्डिंग आहे आणि रोडा वर चालणाऱ्या काही गाड्या आहेत तर पार्किंग मध्ये लावलेल्या काही गाड्या आहेत समोरील समोर सगळ्यात --

जे द पटना ह्या गावाला दर्शवला आहे ज्यात --

घसरगुंड्या पाण्यामध्ये अलोट केलेल्या आहे.

त्या मध्ये दोन लोक उभे आहेत एकाच्या हाता मध्ये फोन आहे एक व्यक्ती--

ज्या मध्ये एस_बी_आई कार्ड असं लिहलेलं आहे जिथे एस_बी_आई च्या कार्ड च्या रेलटेड काही काम होत असतील.